फक्त ब्रिज च दिसून येतो आहे या चित्रामध्ये.

वेगवेगळी फळे इथे लावून ठेवलेली आहेत काही फळे कॅरेट मध्ये ठेवलेली आहेत.

त्याच्या मागे जिम दिसते आहे जिम मध्ये अनेक जिम च्या वस्तू दिसत आहे मशीन दिसत आहेत.